ही एक गौतमबुद्धांची मूर्ति ठेवलेली आहे खूप सुंदर प्रकारे सजावट केलेले आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पण --

इथे बुद्धा व बुद्धांचा असा पुतळा ठेवलेला आहे सीमेंट ने बांधलेले आहे त्याच्याखाली छोट्या-छोट्या गौतम बु--

हा उडानपूल खालचा रोड आहे. उडानपूल हा येल्लो कलरचा आहे. रेड कलर चे अशे मोठ मोठे बॉर्डर्स लावलेल आहे. काही पैदल जात आहेत.

चा बालपण असा दाखवलेल आहे ही जे फ्लॉवर्स नी सजवलेल देखील आहे दोनी साइडला रंगी-बिरंगी फ्लॉवर्स लावलेल आहेत.

जातानी छान रस्ता आहे बघण्यासाठी चांगलच ठिकाण आहे.

मोठा प्लाझा टाईप आहे आणि ग्रे कलर मनन अह मोठ बिल्डींग आहे. लोखंडी एका साईड ला लोखंडी रॉंडस आहे.